सायलॅबच्या प्लॉटिंग 2डी ग्राफ्स वरील पाठात स्वागत
संगणकावर सायलॅब इन्स्टॉल झाले असल्याचे गृहीत धरून त्यातील प्लॉट्स बद्दल चर्चा करू
अनेक प्रकारचे 2डी आणि 3डी प्लॉट्स बनवण्याची आणि कस्टमाईज करण्याची सुविधा सायलॅब देते
सायलॅब पुढील कॉमन चार्टस काढू शकते x य प्लॉट्स x य प्लॉट्स कॉन्टूर plotsकॉंटूर प्लॉट्स 3डी plots3डी प्लॉट्स histogramsहिस्टोग्रॅम्स बार chartsबर चार्ट्स इत्यादी
सायलॅब कन्सोल विंडो उघडा
कमांडस कट आणि पेस्ट करण्यासाठी plottingसीई फाईल वापरू
आलेख काढण्यासाठी बिंदूंचा संच आवश्यक असतो
त्यासाठी समान रेषीय अंतर असलेले बिंदू घेऊ
हे linspaceलीनस्पेस कमांडद्वारे करता येते ज्यामुळे समान अंतर असलेला वेक्टर बनतो
उदाहरणार्थ एक्स हा 1 ते 10 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे
तसेच yहा 1 ते 20 मधील समान अंतर असलेले 5 एकरेषीय बिंदू असलेला रो वेक्टर आहे
आपण हेल्प द्वारे लाईनस्पेस linspaceलीनस्पेस बद्दल अधिक माहिती मिळवू शकतो
आता प्लॉट फंक्शनद्वारे एक्स आणि य अर्ग्युमेंटस वापरून ग्राफ काढणार आहोत
हे मॅटलॅबप्रमाणेच आहे
प्लॉट कंसात एक्स य कमांडने एक्स व्हर्सेस य ग्राफ काढला जाईल
ग्राफिक्स विंडोचे लेबल 0 दिसत आहे
आपण एक्ससेट फंक्शनद्वारे आणखी एक ग्राफिक विंडो उघडू
हे बंद करू
सायलॅब मधे एक्ससेट फंक्शन कट करून पेस्ट करून एंटर दाबा
येथे ग्राफिक विंडो नंबर 1 दिसेल
ह्या फंक्शन मधे विंडो आणि 1 ही दोन अर्ग्युमेंटस पास केलेली आहेत
पुढील ग्राफ ह्या विंडोवर प्लॉट करू
सायलॅब मधे प्लॉट 2डी हे नेटिव्ह फंक्शन 2डी ग्राफ्स काढण्यासाठी वापरतात
plot2डी कमांड एक्स व्हर्सेस य ग्राफ काढतो
येथे तिसरे अर्ग्युमेंट आहे स्टाईल
स्टाईल अर्ग्युमेंट हे ऐच्छिक आहे
ते प्लॉटचे स्वरूप कस्टमाईज करते
स्टाईलची धन व्हॅल्यू जसे की 3 असेल तर हिरव्या रंगाचा प्लेन कर्व्ह दिसेल
स्टाईल ची डिफॉल्ट व्हॅल्यू 1 असते
ऋण व्हॅल्यूज घेऊन ग्राफ प्लॉट करण्याचा प्रयत्न करा आणि त्यातील फरक समजून घ्या
तसेच चौथे अर्ग्युमेंट देऊन एक्स आणि य अक्षाचे सुरूवात आणि शेवटचे बिंदू सेट करू शकतो
त्याला रेक्ट म्हणतात
आपल्याकडे 1 ते 10 असा एक्स अक्ष आणि 1 ते 20 असा य अक्ष आहे
रेक्ट कमांड मधे अर्ग्युमेंटस चा क्रम झ्मिन यमिन एक्समॅक्स आणि यमॅक्स असा असतो
आता Titleटाइटल Axisएक्सिस आणि Legendsलेजेंड्ज़ बद्दल जाणून घेऊ
अक्षांना लेबल देण्यासाठी आणि प्लॉटला टायटल देण्यासाठी एक्स लाबेल य्लाबेल आणि titleटाइटल ह्या कमांडस वापरतात
ह्या कमांडस कट करून कन्सोलवर पेस्ट करा
एंटर दाबा
एक्स अक्षाला एक्स य अक्षाला य ही लेबल्स आणि माय तितले हे ग्राफचे टायटल येथे दिसत आहे
3 वेगवेगळ्या कमांडस देण्याऐवजी एकाच कमांडने हे सर्व कॉनफिगर करू शकाल
त्यासाठी 3 अर्ग्युमेंटस असलेली स्टिटल ही कमांड वापरू
सायलॅब मधे ही कमांड कट करून पेस्ट करा आणि एंटर दाबा
एक्स अक्षाचे लेबल एक्स एक्सिस तर य अक्षाचे य एक्सिस आणि टायटल माय तितले आहे
आता clf ह्या फंक्शनद्वारे ग्राफिक विंडो क्लियर करून घेऊ
एकाच ग्राफिक विंडोवर वेगवेगळे ग्राफ प्लॉट करण्यासाठी हे अतिशय उपयोगी आहे
ही विंडो बंद करू
कधीकधी एकाच प्लॉट वर एका एक्स डेटासाठी य डेटाच्या दोन संचांची तुलना बघायची असते
आता उदाहरण बघू
त्यासाठी खाली स्क्रॉल करू
रो वेक्टर एक्स मधे linspaceलीनस्पेस कमांडद्वारे एक्स अक्षावरील बिंदू घोषित करू
फंक्शन घोषित करू
य1 एक्स स्क्वेअर प्लॉट एक्स व्हर्सेस य1 दुसरे फंक्शन घोषित करू
य2 2एक्स स्क्वेअर प्लॉट एक्स व्हर्सेस य2 तसेच ग्राफला लेबल आणि टायटल देऊ
येथे कर्व्हचे स्वरूप बदलण्यासाठी प्लॉट फंक्शनला ओ आणि ह्या अतिरिक्त कमांडस दिलेल्या आहेत
ही अर्ग्युमेंटस plot2डी फंक्शनचा भाग नाहीत
ह्या केवळ प्लॉट फंक्शन सोबत वापरता येतात
ह्या कमांडस सायलॅब कन्सोलवर कॉपी करून पेस्ट करत आहोत
तुम्ही ग्राफ बघू शकता
कुठला कर्व्ह कोणत्या फंक्शनचा आहे हे कळले तर खूप सोयीचे होईल
हे legendलेजेंड कमांड द्वारे मिळवता येऊ शकते
ओ हा कर्व्ह y1x स्क्वेअर हे फंक्शन दाखवते
आणि हा कर्व्ह y22x2 हे फंक्शन दाखवते
ही ग्राफिक विंडो बंद करू
आता plot2डी फंक्शन आणि subplotसबप्लॉट फंक्शन बद्दल जाणून घेऊ
सायलॅब त्याच्या सर्व महत्त्वाच्या फंक्शन्सचे डेमो देते
demonstrationडेमॉन्स्ट्रेशन टॅबद्वारे plot2डी चे डेमोज बघता येतात
Graphicsग्रॅफिक्स वर क्लिक करून 2d 3d प्लॉट्स वर क्लिक करून प्रदान केलेल्या विविध डेमोज मधून डेमो सिलेक्ट करा
plot2डी वर क्लिक करा
येथे डेमो ग्राफ बघू शकता
ग्राफचा कोडदेखील येथे व्ह्यू codeव्यू कोड बटणावर क्लिक करून बघता येतो
ही लिंक मॅक ओएस मधे उघडत नाही
परंतु विंडोज आणि लिन्क्समधे उघडते
मॅक मधे हा कोड डिरेक्टरीद्वारे बघता येतो
टर्मिनलवर जाऊ
आत्ता आपण सायलॅब 52 च्या डेमो डिरेक्टरीमधे आहोत
ह्या डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ येथे दाखवला आहे
येथे एलएस टाईप करून उपलब्ध डेमोंची सूची येथे बघू शकता
नंतर 2d 3d plots ही डिरेक्टरी सिलेक्ट करून एंटर दाबा
सीई फाईल्स मधे उपलब्ध असलेले विविध कोड बघण्यासाठी पुन्हा एलएस टाईप करा
आधी पाहिलेल्या डेमोचा कोड पाहू
त्यासाठी टाईप करा मोरे plot2ddemसीई आणि एंटर दाबा
येथे plot2डी फंक्शन फंक्शनच्या डेमो ग्राफचा कोड बघू शकतो
टर्मिनल बंद करा
तसेच डेमो ग्राफ आणि डेमो विंडो बंद करा
तसेच इतर डेमोज बघून गोष्टी समजून घ्या
आता Subplotसबप्लॉट फंक्शन जाणून घेऊ
subplotसबप्लॉट फंक्शन ग्राफिक विंडो विभागून उपविंडोजचा मॅट्रिक्स तयार करते
सायलॅबमधील प्लॉटिंग 2डी ग्राफ्स वरील डेमो वापरून हे फंक्शन जाणून घेऊ
उदाहरणार्थ कन्सोलवर टाईप करा प्लॉट 2डी आणि ह्या फंक्शनचा डेमो plotप्लॉट बघा
ही विंडो बंद करू
subplotसबप्लॉट कमांड पहिली दोन अर्ग्युमेंटस घेऊन ग्राफिक विंडो विभागते
उपविंडोजचा 2 बाय 2 मॅट्रिक्स तयार करते
तिसरे अर्ग्युमेंट चालू विंडो दाखवते
जिथे आपल्याला प्लॉट काढायचा आहे
सायलॅब कन्सोल वर ह्या सर्व कमांडस कॉपी करून त्या कार्यान्वित करू
एका प्लॉट विंडोवर 4 प्लॉट्स बघू शकतो
तयार प्लॉट संगणकावर इमेज म्हणून सेव्ह करता येतो
graphicग्रॅफिक विंडोवर क्लिक करा
Fileफाइल मेनूतील एक्सपोर्ट toसिलेक्ट करा
प्लॉटला योग्य नाव द्या
जिथे फाईल सेव्ह करायची आहे तो फोल्डर सिलेक्ट करा
आपल्याला इमेज ज्या फॉरमॅटमधे हवी आहे तो सिलेक्ट करा
जेपीईजी फॉरमॅट सिलेक्ट करून सेव्हवर क्लिक करा
इमेज सेव्ह झाली की नाही हे पाहण्यासाठी डिरेक्टरीमधे जा
आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत
सायलॅब मधील इतर अनेक फंक्शन्सबद्दल इतर पाठात जाणून घेऊ
सायलॅब लिंक्स पाहात रहा
स्पोकन ट्युटोरियल्स हा प्रॉजेक्ट टॉक टू टीचर या प्रॉजेक्टचा भाग असून नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय
गव्हरमेण्ट ऑफ इंडिया अर्थसहाय्य मिळाले आहे
अधिक माहितीसाठी पुढील लिंक पहा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
सहभागाबद्दल धन्यवाद